मध्य रेल नागपूर आप आपका स्वागत है असा इथे मोठा एक गेट लागलेला आहे.

खूप मोठं इथे एक गेट आहे गेट च्या बाजूला दोन टॉवर लागलेले आहेत छोटे छोटे गुलाबी आणि हिरव्या रंगाचे त्याच्या वरती असं छत्री सारखं काढलेलं आहे पांढऱ्या रंगानी रंगवलेलं आहे.

माती आहे लाल माती दिसत आहे ऑटो उभे आहेत इथे खुप सारे आणि बिल्डिंग आहे त्यावर निळ्या पांढऱ्या कलरच्या टीना टाकल्या आहेत एक बाई फोन वरत बोलत आहे रुमाल बांधलेला आहे चेहऱ्यावरती दुसरा माणूस ही फोन वर बोलत आहे.

आहे एक पायरी आहे छोटी छोटी झाड आहे मोठी मोठी झाड दिसत आहे आभाळ दिसत आहे आणि झाडाची पानं जे आहेत ते वाळलेली इथे खाली पडलेली दिसत आहेत.

दोन एकसारख्या मोठं मोठ्या बिल्डींगी आहे किल्ल्यासारख दिसत आहे सिमेंटच्या जाळ्या इथे लागलेल्या आहे मधा मध्ये एका बिल्डिंग वरून दुसऱ्या बिल्डिंग वर जाण्यासाठी--

एक हॉटेल आहे हॉटेल मधली फोटो आहे इथं लाईट लागलेली आहे अं काच काचही लावलेला आहे ह फोटो इथं लटकवलेले आहे भिंतीवरती.

चर्च आहे चर्च च्या वरत अधिकचे चिन्ह आहे लाल रंगाची लायटिंग लागलेली आहे अ पोपटी गुलाबी रंगाची छोट्या छोट्या विटाची डिजाईन याचावर चर्च वर काढलेली आहे सिमेंटचा झाडे इथे लागलेली आहे निळ्या पांढरा फुग्गा इथे दरवाजावर लावलेला आहे.

ग्रंथालय आहे लाईट लागले आहे कॅमेरे लागलेलं आहेत इथे लाकडाच्या छोट्या छोट्या आलमऱ्या लागल्या आहे.

खूप मोठा असं इथ हॉल आहे इथ निळ्या रंगाची वरत चादर लावलेली आहे मोठं मोठे खांब आहेत ते मार्बल चे इथे पुतळे ठेवलेले आहे छोटे छोटे.

डोक्यावरती एक मुकुट आहे लांब लांब कान आहे मागे एक भिंत आहे आणि एका ओट्यावरती भगवान गौतम बुद्धांची मूर्ती ठेवली आहे.

खूप मोठा असा हॉल आहे हॉल मध्ये भरपूर अशे लाईट लावून ठेवलेले आहे मोठमोठा फ्रिज आहे इथे आणि टेबल आहे लाकडाचा.

त्याला छोट्या छोट्या खिडक्या बनवलेल्या आहेत ड्रॉवर बनवलेलं आहे एका माणसाचा पाय दिसत आहे फारश्या लागल्या आहेत आणि इथ लाकडापासून खूप मोठं मोठ्या सह्या आलमाऱ्या बनवून ठेवल्या आहेत आतमध्ये सामान आहे कॅमेरे लागलेत इथे खूप मोठा हॉल आहे.

लाकडाच्या आकारासारखे लाकडा सारखे दिसणारे छोटे छोटे खांब इथे बनवलेले आहेत सिमेंट चे कत्था रंग मारलेला आहे लाकडाचा.

पांढऱ्या रंगाची भिंत आहे त्याच्या तिथं एक लाकूड ठेवलेलं आहे लाकडा वरती लाकडापासूनच भरपुर अश्या छोट्या छोट्या माणसांच्या मुर्त्या बनवलेल्या आहेत.

काही माणसे बोलत आहे काही बाया आहे एक साधु बाबा त्यांना समजावून सांगत आहेत लहान मुलगा आहे एका बाई जवळ आणि एका बाई जवळ डोक्यावरती टोपली आहे एक झाड आहे झाडाच्या आजू बाजूला लहान मुले आणि माणसे आणि बाया इथे आहेत.

भिंत आहे दोन्ही बाजूनी रास्ता केलेला आहे जाण्या येण्या करीता पांढऱ्या आणि कत्थ्या रंगाच्या टाईल्स लागल्या आहेत मोठं मोठं काचा लागल्या आहेत निळ्या रंगाचे बोर्ड लागलेत लाईट लागलेलं आहे ए.सी. आहे.

हे कुठच्यातरी खुप मोठ मेट्रो स्टेशन किंवा एअरपोर्ट वरचा हे फोटो आहे.

स्टेज आहे खूप मोठी स्टेज वरती लिहिलेलं आहे शांतीलाल लाल रंगाची पट्टी मारलेली आहे वरती पक्ष्याची मूर्ती ठेवलेली आहे काचाचे दरवाजे आहे.

पाईप लावलेली आहे लाईट लागलेली आहे पांढऱ्या रंगाचा कापड टाकलेला आहे वरती गुलाबी रंग आहे त्याच्यामध्ये फुलाची डिसाईन काढलेली आहे घर आहे बाजूला एक खिडक्या दिसत आहे.

तलाव आहे खूप मोठं डाव्या हातावर भिंत टाकलेली आहे.